हो हो बरोबर आहे कुठली मूवी बघ बघायला जायचा आपण अं जाऊ कि आपण सैराट आता असेल का मूवी आधिपुरुष लागलाय बघ तो पिक्चर बघायला जाऊ आपण

हो का हम्म पण ओव्हर एडिटिंग केलेली आहे अर्धा पिक्चरला मला काय येवडा काय इंटरेस्ट भी नाय येणार पिक्चर बघायला जायाला

आपण काय करू आता

ठीक आहे जाऊ कि मग वॉटर पार्क ला जाऊ कि आपण वॉटर पार्क माझ्या फ्रेंड चा आहे बर का इथे दौलताबादला इथे माझा नाव जरी संघितलं ना तर तुम्हाला वॉटर पार्क भेटून जाईल इथे

चांगलं आहे हू आपला मित्राचाच ए काय बोलले पास चा एन्ट्री आहे तिथे पास काय आहे माझा नाव सांगायची गरज आहे फक्त तिथे तुम्हाला काय करायचा पास आणि हे

मग जाऊ कि आता बोर व्हयला लागला

काय नाश्ता केलास नाय का तू नाय आता करावं लागंल आता वेळ आली ती

दुसर काय बोलायला जमत नाय का तुला

हा ना ते मला कारण कि ते मला जमत नाय रे त्यामुळे मग मी तुला बोलतंय हा माझा काम झाला कि करून देतो तुला

बाकी काय सुरू आहे बाकी काय नाय चल मी तुला बोलतो नंतर थोड्या वेळ्याने

hello सर, कशे आहात? मी बढिया, तुम्ही सांगा, तुम्ही कशे आहात?

आमच्याकडे सध्या IPL बघणं IPL बघणं चालू आहे अच्छा. आपल्याकडे पण इकडे Ipl बघणं सुरु आहे तसं तर सगळीकडेच चालू आहे बरोबर आहे आणि काय म्हणता आता world cup सुरु होणार आहे दोन हजार तेवीस मध्ये हो, बरोबर म्हटले दोन हजार तेवीस मध्ये यावर्षी भारतामध्ये वर्ल्ड-कप होणार आहे तर बघू काय होतंय ते बिलकुल यावर्षी जे दोन हजार जे आहे तेवीस च जे world cup होणार आहे, ते खूप एक मोठं WORLD CUP होणार आहे, भारतात आहे तर तर तुम्हाला काय वाटतंय, कोणती तुमची TEAM, कारण हा भारतात असल्यावर, भारतातील PITCH भारतीय खेळाडूंसाठी खूप एक चांगली असते तर त्यामुळे भारतासाठी किती जे ADVANTAGES आहे, या PITCH वर खेळण्यासाठी ते तर आता सांगू शकणार नाही, जेव्हा WORLD CUP चालू होणार आणि मॅच भारतामध्ये जेवढे स्टेडियम आहेत, ज्या ज्या स्टेडिअम वर match organize केल्या गेलेल्या आहेत, आणि जेव्हा ते होणार Current मध्ये, आपण तेव्हाच सांगू शकतो की BALLING SPEECH बॉलर साठी Specially कशी राहणार, आणि Batting साठी कशी राहणार बिलकुल बिलकुल, अगदी बरोबर. आता जितकं आपण बघतो की Matches जे असते कि, ज्या पद्धतीने Matches आपल्या सर्वांचं जे हे असत, एक प्रकारे जे म्हणजे आपण बघतोच, जे Matches असतात होतात, त्याच्यात आपल्याला खूप काही player जे असतात, ते सर्वांचे योगदान असतेच, बरोबर आहे? हा आणि योगदान त्यांच ज्या पद्धतीने होतं, बरोबर आहे? त्याच्यात आपल्याला काय वाटतं? अं मला असं वाटते कि काय म्हटले? प्रत्येक देशाचं जे योगदान असत त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? कारण, वेगवेगळे जे देश आहेत. अं बरोबर म्हटलं तुम्ही, सगळ्या TEAM च, सगळ्या देशाचं जे योगदान राहतं आपल्या TEAM प्रती, आपल्या COUNTRY country प्रती, अं कशासाठी? ते World cup जिंकण्यासाठी, आणि जर ते, टीम सोबत खेळत आहेत, दुसऱ्या टीमच्या विरुद्ध

तोच त्यांनी त्यावेळेस खेळला तर मी आता सांगू शकतो की त्यावेळेस ते match जिंकू शकतील. तुमचं काय म्हणणं आहे, जे जे other country आहेत, OTHER OTHER COUNTRY जे other देश आहेत, त्यांचे, त्यांची जे team आहे, specially त्यांना, काय करायला पाहिजे? specially जर आपलं जे two thousand तेवीस च जे WORLD CUP आहे, भारतामध्ये जे होणार आहे, जर ते जिंकायचं आहेत तर त्या, specially India ला काय करायला पाहिजे?

तर, इतकी मजबूत TEAM असल्यावर, त्यांना, म्हणजे इतकं एक शक्तिशाली TEAM आहे ही खूप काही आहे India मध्ये, आपल्याकडे इतके Strong Players आहेत, इतके Ballers आहेत, इतके fielders आहेत, इतके म्हणजे, एक, batsman जे आहेत, line up जे batingची आहे, ती पण खूप Strong आहे. हि team एक खूप, strong team आणि हे TEAM कुणाला पण हरवण्याची ताकत ठेवते. हम्म बरोबर, अच्छा ठीक आहे त्याच्यासाठी, तुम्ही म्हणता, तर असं, व्हायला पाहिजे आणि होणार, माझा एक पुन्हा प्रश्न आहे की जेवढ्या पण अं COUNTRY आहे, देश आहे, त्यांची strategy कशी असली पाहिजे, Specially INDIAN STAT E Indian अं पिचेस वर त्यांची काय म्हणजे कशी planning त्यांची strategy काय राहायला पाहिजे?

त्यासाठी खूप काही माहित असते, आपल्याला कि कसे आपल्याला खेळायचं, काय करायचंय. तर या गोष्टी बद्दल आपण, तिथं, खेळून आपल्या पिचवर, खूप matches आपण खेळतो, खूप सिरीज खेळतो, आणि त्यामुळे तुमचं म्हणणं असं, आहे कि जे आपण, PRACTICE Practice matches खेळतो, किंवा practice करतो, net practice करतो, त्याद्वारे? हा, बिलकुल, त्याच्या त्याच्या आपण BASE वर म्हणू शकतो किंवा मग असं आपण म्हणू शकतो कि, कि, matches होतात, फक्त practice matches नाही, जे INTERNATIONAL matches होतात, जे SERIES होतात, आणि त्या SERIES मध्ये ज्या पद्धतीने INDIAN TEAM जेव्हा खेळते, आणि त्या पिचला captain च खूप मोठा एक परत असतो, जो captain असतो त्याला बघावं लागतं, कि कशा पद्धतीनं चालत आहे? vice captain बघतो आणि coach बघतो, आणि फक्त अकरा players नाही तर त्यासोबत जे players ALL TEAM ALL TEAM all team बिलकुल, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो जे ज्यांच्यासोबत पाच सात players असतात आणखी extra जे असतात PLAYERS ते पण बघतात कि जर त्यांना जरी हे, chance मिळाला, जसं आता ipl मधून THROUGH कोणाला जर खूप चमकला आहे एखाद्याला आणि त्याची selection त्याच्यात झाली आणि तो त्या त्या वेळेवर तिथं आहे, आणि समजा त्याला एखादा match खेळायला मिळाला WORLDCUP चा आणि तो एक Important match मध्ये तो participate करत आहे, आणि जर तो MATCH जितवण्याच्या परिस्थितीत आहे आणि त्याने तो जीतवला, त्याला ते तेव्हा जिंकवू शकते, जेव्हा त्याला त्या PEACH बद्दल जर त्याला माहित राहाला, तर थोडं त्याच्यासाठी पण खूप काही एक म्हणजे EASY काम होऊ शकते. आणि, त्याच्यामुळे हे सर्व काम जे आहे आपण जेव्हा म्हणतो जेव्हा pitch ची rolling होते तिथे आणि वेगवेगळी pitch batting pitchballing pitch आपण म्हणतो, हे अशे सर्व PITCHES जे आहे तिथे बनतात, तयार होतात, आणि मग आपल्याला त्यासाठी मग जितक हे होऊ शकते, काम, तितकं आपल्यासाठी चांगलं, होते, जर मी तुम्हाला म्हटलं कि तुमची team eleven काय राहणार, म्हणजे काय राहणार त्या SPECIALLY TWO THOUSAND तेवीस च्या WORLDCUP साठी? तर तुम्ही

मला असं वाटतं कि, जेव्हा एक TEAM म्हणजे, WORLDCUP साठी म्हटलं तर आता इतके जेव्हा TEAM असतात, हे मोठे मोठे TEAM असतात, WORLDCUP म्हटलं तर एक मोठा tournament असतो ज्याच्यामध्ये कोण जिंकतोय LAST लास्ट पर्यंत माहित नाय, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी असतात, जे तुम्ही विचारलंय ते इझी नसतं. मला वाटते पुन्हा एकदा रिपीट करा, ज्या गोष्टीला सांगू शकेल, जो question तुम्ही विचारलंय, नाय, मला, असं permanent team selection नाही करायचंय, म्हणजे माझं म्हणणं असं आहे कि तुमच्या द्वारे, तुमचे जे, TWELVE ELEVEN eleven player जे राहते, SPECIALLY WORLDCUP साठी, तर तुम्ही कोणत्या PLAYER ला SELECT करणार? for example बघा, कसं आहे top जेव्हा आपण, म्हणजे ELEVEN TEAM आहे जी भारताची म्हणताय तुम्ही बरोबरा आहे? तुमच्या, हां, तुमच्या experience वर सांगा, तुम्ही कोणत्या, players ला select करणार? SIR मला असं वाटतं कि, मी असं म्हणू शकतो कि, NUMBER ONE, म्हणजे ONE ONE NUMBER म्हटले तर opening मध्ये opening मध्ये शुभम गिल ला घेतो

आणि के. एल. राहुलचा फॉर्म इतका दिसत नाही, त्याच्यामुळे, शुभम गिल, आणि अतिक शर्मा, त्यानंतर विराट कोहली, त्यानंतर येईल. अं आता श्रेयस अय्यर injured आहे तर, मी आता नाव नाही घेऊ शकत, कोणत्याही प्लेयरचा, मला माहित नाही Selection team कुणाला घेईल, जर सुर्याकुमार यादवला घेईल तर सुर्याकुमार यादव असू शकतात. आणि नंतर मग पाचव्या NUMBER वरच राहणार ते मला वाटते, अं मला वाटते, त्याच्यात आता, wicket keeper जे आहेत ते, कोणाला घेईल, ते थोडंसं खूप काही आहे, म्हणजे, अडचण आहे त्याच्यामध्ये, कारण, ठीक आहे, त्याच्यानंतर त्यानंतर? त्यानंतर मग रवींद्र जडेजा आहे, हार्दिक पांड्या आहे, आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो म्हणू शकतो कि अख्तर पटेल पण असू शकतो त्याच्यामध्ये आणि कारण SPINNING SPINNING TRACK आहे त्यामुळे आणि यजुवेन्द्र चहल, आणि FACER ला कोणत्या कोणत्या FACER ला SELECT करणार SPECIALLY FACER मधून तर मी म्हणणार कि, अं जसं आता या TIME मध्ये तर आपल्याला जे आहे ते, महुम्म्द सिराज जे आहे ते एक BALLER आहे जे, मी घेणार त्यांना,

आणि भुवनेश्वर कुमार पण बिलकुल आणि त्या गोष्टीसाठीच म्हणजे एक प्रकारे आपण कितीही हे करू शकतो, म्हणजे, ज्यावेळेस TEAM चे जे एक हे राहते, म्हणजे बनण्याची मला वाटते, खूप काही बिलकुल बिलकुल आणि त्याच्यासाठी म्हणून आता आपण एक त्याच्यावर बोलणं खूप एक मोठी गोष्ट असते एक Strong team बनवणं, हे मला वाटते देशातल्या सर्वच लोकांना त्याची वाट बघावी लागते SELECTOR ग्वारे द्वारे SELECT केल्या जाते तर ती कोणती STRONG TEAM राहणार? SPECIALLY दोन हजार तेवीसच्या WORLDCUP साठी? असच म्हणायचं न तुम्हाला? बिलकुल बिलकुल तेच मला म्हणायचं, Strong team जितकी मोठी Strong team india देईल, तितकंच वर्ल्डकप जिंकण्याचं जे एक हे आहे ते CHANCES खूप वाढणार आणि तुम्हाला काय असं वाटते कि काय अशी आपल्या म्हणजे capacity आहे INDIAN TEAM मध्ये, कि हे WORLDCUP जिंकू शकते? मला असं वाटते कि आपले जे OPENING PLAYER आहेत, जे OPENING batsman आहेत ते खूप छान OPENING करणार आणि जे MIDDLE MIDDLE ORDER PLAYER राहणार अं कारण कि आपले जे middle order batsman आहेत, ते कधी कधी, flop होऊन जातात. असं नाही के त्यांच्यामध्ये capacity नाही कि

कारण कि आपल्या फेस जे fast baller आहे FACER आहे तेवढा दम खम INDIAN FACER मध्ये बघितलं नाही मी SPINNER लगेच तर होऊ शकते कि ते मध्ये मध्ये break through SPECIALLY captain ला मिळवून देणार म्हणजे SPACER आहे आपले ते SPACER मध्ये तेवढी आपली म्हणजे ability थोडी कमी वाटते मला, तर मला असं वाटते कि त्याच्यावर त्यांनी WORKOUT करायला पाहिजे. त्याच्यावरच नाही तर पूर्ण आपल्या TEAM वर आपल्या GAME वर WORKOUT करायला पाहिजे तरच आपण two thousand तेवीस च world जिंकू. बरोबर? बिलकुल बिलकुल कारण जितकं आपण म्हणू शकतो म्हणजे आपल्याला, मला वाटतं कि एक हे असत कि आपल्या team मध्ये किती strong players आहेत, ते तर आहेच, आणि खूप काही आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये, आणखी, मला वाटतंय इथेच आपण end करूयात या discussion चा.

MSCIT compulsory आहे का STI साठी नाही मला अह अशी माहिती नाही MSCIT त्याच्यासाठी compulsory आहे की नाही पण मला वाटत typingmust असेल ठीक हाय. त्यामध्ये त्यांनी जर वाटतं असलं तसं त्याच्यामध्ये त्यांच्या आयोगानं असं काही टाकलं असेल मग ते खरं आहे पण कोणी तुम्हाला अशी वर वर माहिती देत असल तर त्याच्यात काय तथ्य नाही वाटल्यास जो व्यक्ती सध्या STI मध्ये सिलेक्ट झाला असेल

हे प्रश्न तुम्ही मला रात्री विचारत चला कारण त्या वेळेस खूप सारे विद्यार्थी असतात. त्यांना माहिती असते याच्याबद्दल जरा मला पण त्याच्याबद्दल research आता करावं लागेल. तर कोळ्यांची वस्ती मध्यप्रदेश दक्षिण महाराष्ट्र गुजरात आणि कोकण या भागामध्ये होती. महाराष्ट्रात कोक अह कोळ्यांचे साठ अह हे जे आहेत साधे कोळी व डोंगरी कोळी असे भेद असून सोनकोळी, महादेवकोळी इत्यादी कोडवेत पण आहेत म्हणजे जस okay हा ते पण चांगलं आहे english typing पण आवश्यक आहे मराठी पण आवश्यक आहे okay तर ते करून घ्याल तुम्ही त्यानंतर जस जातीजातींमध्ये भेद असतो त्यांचा यांच्यामध्ये पण होता साधे कोळी आणि डोंगरी कोळी त्यामध्ये अजून भेद होते भेद होते सोनकोळी आणि महादेवकोळी तर किल्यांच्या बंदोबस्ता मध्ये यांचं महत्वाचं स्थान असायचं. परंतु इंग्रजी राजवटींमध्ये किल्यांची व्यवस्था पूर्णता बदलली गेली. त्यामुळे कोळ्यांच्या गेल्या नोकऱ्या आणि शेतीवर उदरनिर्वाह करा तर इंग्रजांनी जमिनी पण काढून घेतल्या मग करायचं तर करायचं काय त्यामुळे कोळ्यांवर उपासमारीची वेळ आली आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोळ्यांना इंग्रजांच्या विरोधात जावं लागलं. आणि त्या वि विरोधात त्यांना उठाव करावा लागला. कोळ्यांचे उठाव तीन टप्प्यात झाले. पहिला टप्पा झाला अठराशे चौवीस मध्ये त्यादरम्यान मुंबई भागामध्ये native infancy ने उठाव केला होता. तो उठाव ब्रिटिशांनी दळपला. व त्या भागात शांतता निर्माण केली. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की तो उठाव कोणाच्या ह्याच्या मध्ये झालेला होता नेतृत्वामध्ये तर तो झालेला होता रामजी भांगडिया okay यांच्या नेतृत्व नेतृत्वामध्ये तर यांच्या नेतृत्वामध्ये झाला होता का ते आपण बघू पहिला उठाव native infancy ने उठाव केला. त्यानंतर हे आपल्या कामाचं नाही त्यानंतर खाली बघा त्यामुळे कोळी समाजातील काही जण संतप्त झाले होते. पोलीस दलातील कोळी जमातीचा एक अधिकारी होता त्याचं नाव होतं रामजी भांगडिया. हा अत्यंत नाराज झालाय पहिल्या टप्प्यातला जे काय याच्या मध्ये आहे या भाग येतो. त्यांन आपल्या पदाचा राजीनामा देऊन कोळी जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सरकारी धोरणास विरोध करण्यास सुरुवात केली. सारा भरायला नकार दिला. कोळी जमातीच संघटन करण्यास सुरुवात केली. त्याने शस्त्रास्त्रे जमवली. अठराशे अठ्ठावीस साली रामजी भांगडीयाच्या नेतृत्वाखाली

व makentoss यांची नियुक्ती केली गेली होती आणि यांनी ती राबवली. आणि कोळ्यांच्या विरोधी त्यांनी जोरदार मोहीमपण राबवली आणि ही बंडाळी मोडून काढली. पश्चिम किनाऱ्याकडे शांतता प्रस्थापित केली.

एवढ लक्षात ठेवा. कोणी मळून काढला तर captain Alexender आणि captain Macintosh ठीक आहे तर एवढ्या गोष्टी त्याच्यातल्या लक्षात ठेवायच्या. त्यानंतर दुसरा उठाव आपण आता बघणार आहोत. तर दुसरा उठाव कसा झाला? कधी झाला? कोणी केला? तर तो आता आपण पाहूया. ब्रिटिशांनी पहिल्या टप्प्यात कोळ्यांचा उठाव जरी दडपून टाकला असला तरी ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळ ते गप्प होते. ठीक आहे. परंतु त्यांच्यातील असंतोष जो आहे तो वाढत होता. त्यांनी शस्त्रास्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली. कोळ्यांनी पुन्हा उठाव करण्याचा आता निर्णय घेतला दुसऱ्या टप्प्यामध्ये. त्यामुळे त्यानुसार त्यांनी अठराशे एकोणचाळीस ला पुण्यात एकदम उठाव केला. त्यावेळी त्यांनी दोन घोषणा केल्या होत्या. त्यामुळ त्याच्यातली जे पहिली घोषणा होती त्यामध्ये तर ते दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्याची स्थापना झाली आहे व संपूर्ण राज्यात कोळ्यांच्या ताब्यात आहे. अशी त्यांनी घोषणा केली. त्यावेळी सरकारी खजिना घोड नदी येथे होता आणि एकशे पन्नास कोळ्यांनी खजिन्याला वेढा घातला. रोझ नावाचा एक अधिकारी या assistant collector न काय केलं की उठाव मोडून काढण्यासाठी पुणे येथून सैन्य बोलावून घेतलं. चौप्पन कोळ्यांना पकडण्यात आलं. त्यांना कडक शिक्षा देण्यात आल्या. काहीना फाशी दिली गेली. त्यामुळे कोळ्यांचा उठाव दडपून टाकण्यात इंग्रजांना दुसऱ्या वेळेस पण यश आलं. पुढील पाच वर्ष कोळी जे आहेत ते शांत राहिले. मग त्यानंतर त्यानंतर तिसरा उठाव. तिसरा टप्पा उठावाच्या मधला इंग्रजांनी कोळ्यांना दोन वेळा उठाव मोडून काढला असला तरी त्यांना पुन्हा पूर्ण जे यश आहे ते आल नव्हत. आणि हे थांबण्यातले नव्हतेच. कोळ्यांनी पाच वर्षे थांबून शस्त्र आणि माणसं गोळा केली. त्यावेळेस रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे नाशिक अहमदनगर परिसरामध्ये उठाव केला गेला. सातारा व पुरंदर भागातही या उठायचं लोण जे आहे ते पूर्ण पसरलेलं होतं. म्हणजे पूर्ण हा भाग जो आहे म्हणजे पर्जन्य छायेचा आणि पर्जन्यातला सगळ्यात जास्त भाग या भागांमध्ये हे उठाव झाले. आणि इसवीसन अठराशे पंचेचाळीसमध्ये बापू भांगडिया याला पकडण्यात आलं त्यामुळे कोळ्यातील असंतोष अधिकच वाढला. कोळ्यांनी आसपासच्या प्रदेशातील सावकारांना लुटलं. नाणेघाट, माळशेज घाट ताब्यात घेतला.

त्यामध्ये त्यांचे राहण्याचे ठिकाण त्यांच्यामध्ये असलेल्या कमतरता त्यांच्या उठावाची कारणे ही माहिती घेऊन त्यांचा बंदोबस्त करायला सुरुवात केली. captain जेन याने आणि प्रथम त्यांना पकडण्यात नेत्यांना तर पकडण्यात आलं. त्यांना कठोर शिक्षा दिल्या. अठराशे पन्नास पर्यंत कोळ्यांच्या उठावाचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला होता. तर अशा प्रकारे एका सामान्यातील सामान्य व्यक्तीपण एकीने लढला तर आपण दोन आता बघलेल हाय की रामोशी संप्रदाय आणि यामध्ये कोळी सांप्रदाय याने काय केलेल हाय की एकीने उठाव दिला तर त्यांनी पूर्ण यश जे आहे ते प्राप्त जरी केलं नाही तर at least उठाव तर दिला त्यानंतर होते भिल्ल लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये तर हे लोक सातपुडा, सह्याद्री, विंध्य चा भाग अरवली चा भाग या भागांमध्ये जास्तीत जास्त राहायचे. तर आता आपण भिल्लांचा उठाव बघणार आहोत.

सातपुडा पर्वत रांगेचा भाग या भागांमध्ये सर्वात जास्त जी आहे ती वस्ती होती या भिल्लांची. आणि खानदेशात त्यांची वस्ती जास्तीत जास्त होती. खानदेश म्हणजे वरचा नंदुरबार, धुळे हा जो काही भाग आहे तो भाग जळगाव वाला तर तो खानदेशाचा भागामध्ये यांची भिल्लांची वस्ती जास्त होती. good evening कोमल जी तुमचं पण स्वागत आहे. आकाश पवारजी पहिला उठाव अठराशे अठ्ठावीस बरोबर मुंबईमध्ये रामजी भांगडिया दुसरा उठाव अठराशे एकोणचाळीस मध्ये पुण्याला रज याने मोडला. तिसरा उठाव रघु आणि बापू भांगडिया पुणे-नाशिक या भागांमध्ये भागात आणि captain jain याने मोडला. ठिकाय very good आकाश जी okay तर याच गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात लक्षात ठेवायच्या असतात त्यानंतर यांच्या पण उपजीविकेचे साधन जे होतं भिल्लांच्या उठावाच ते ते पण त्यांच्यासारखं बाकी रामोशी आणि अह यांच्यासारख अह आपल्या कोळ्यासारखा तर भिल्लांच पण शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार करण हे त्यांचे महत्वाचे व्यवसाय होते. भिल्लांच्या बरडा, डाकची, माऊची, वसावा, तडवी इत्यादी जाती आहेत. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये बरडा, डाकची, माऊची, वसावा, तडवी या त्या काळात जाता महत्त्वाच्या जाती होत्या. आणि लढाऊ बाणा म्हणजे एक कणखर नेतृत्व त्यांचं होतं.

हो हो ते पण ते पण सांगत कृष्णाजी. ठीक आहे त्याच्यातल्या काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. story wise तर आपण घेऊचं पण याच्यातल्या लक्षात ठेवण्यासारखं काय आहे ते पण मी तुम्हाला सांगीन. पेशवाईच्या अखेरच्या काळामध्ये खानदेशामध्ये अराजक माजलेलं होतं. कारण अह इंग्रजांची सत्ता त्यावेळेस strongposition मध्ये होती त्याचा फायदा भिल्लांनी घेतला. अठराशे तीन मध्ये उठाव केला. त्याच स्वरूप प्रखर होत. त्यावेळी पेंढारी लोकांचा त्यांना पाठिंबा होता. आणि तो पेंढारी लोकांचा ते पण ते कणखर नेतृत्व. अठराशे अठरामध्ये भिल्लांनी सातमाळा अजंठा भागामध्ये उठाव केले. त्यावेळी कॅप्टन ब्रिग्ज

रयत गावे सोडून जावू लागली भिल्लांवर नियंत्रण करणे इंग्रजांना शक्य होत नव्हतं त्यामुळे त्यांनी सौम्य धोरण स्वीकारलं. त्यामध्ये काही भिल्लांना pension दिल्या गेल्या. काही प्रदेशातील बंदोबस्ताच काम भिल्लांकडे सोपविण्यास सुरुवात केली. शरण येणाऱ्या भिल्लांना माफी दिली जाईल आणि वगैरे वगैरे अशी जाहीरनाम्याची दाद दिली. पण भिल्लांनी अशा काही सगळे जे जाहीर नामे होते याला काय दाद दिली

याचा समावेश होतो सातमाळ्याच्या खिल्लाहिक यांचा त्याने इंग्रजांना हैराण करून सोडलं होतं या खिल्लाहिक ने ठीक आहे खिल नाईक okay असं त्याचं नाव त्यांन हैराण करून सोडलं होतं. खिल नाईक नावाचा भिल्ल कॅप्टन ब्रिग्ज न काय केलं की त्याच्या पाठलाग करून त्याला पकडलं आणि त्यावर आरोप ठेवून त्याला फाशीची शिक्षा दिली. खिल नाईकला भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कॅप्टन ब्रिग्ज न कॅप्टन डुस आर्ट याची नियुक्ती केली होती त्यांन भिल्लांचा प्रमुख जो होता शेख ढुल्ला okay या शेख ढुल्ला याला पकडून कठोर शिक्षा दिली. चिडून भिल्लांनी खानदेशात जवळजवळ शंभर महिलांच्या परिसरात उठाव करून शांतता भंग केली. त्यामुळे कॅप्टन ब्रिग्ज न रेजन मेरीन किंवा मोविन यांच्याकडे बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली. त्यान बंड मोडून काढले. पुन्हा अठराशे बावीस मध्ये हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली उठाव सुरु झाले. आणि त्याचं मोठे स्वरूप होतं. अठराशे पंचवीस साली सेवाराम भीसाडे त्याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी पुन्हा उठावास सुरुवात केली. त्यावेळी सेवाराम बंडाला देखील संस्थानिक देशमुख यांचा पाठिंबा मिळत होता. त्यामुळे उठावाच स्वरूप जे आहे ते व्यापक बनलं okay हे महत्त्वाचा आहे हा भिल्लांचा बंड शमवण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याने सेवारामला पकडल. जो कि याच्या मधला होता. सगळ्यांचे त्याला साथ होती. त्याच्या साथीदारांची मवाळ भूमिका लक्षात घेऊन सर्वांचे गुन्हे माफ केले. सरकारन बळकावलेल्या जमिनी त्यांना परत केल्या. त्यानंतर सरकारने बी बीयांच्यासाठी शासनाकडून व्यवस्था करून दिली. थोडक्यात भिल्लाशी संघर्ष करून खानदेशात शांतता निर्माण होऊ शकणार नाही याची इंग्रज अधिकार्‍याला जाणीव होती. लढाव भिल्ल संमतीने कायमच पुनर्वसन करण्यासाठी

पूर्वापार चालत आलेल्या जमिनी त्यांच्या वापस केल्या. त्यानंतर या सगळ्या गोष्टींमूळ काय झालं की भिल्ल शांत झाले. म्हणजे त्यांचे अधिकार त्यांना हवे होते. त्यांनी एक स्वतःचे अधिकार मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला उठाव किंवा प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे आणि या तीनही याच्यामध्ये आपण पाहलं सुरुवातीला रामोशी यांच्या बद्दल आपण माहिती घेतली. त्यानंतर कोळ्यांची उठाव पाहले आणि आता पण भिल्लांचा उठाव पाहिले तर याच्या मध्ये काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. हिरा नावाचा भिल्ल. सेवाराम घिसाडे नावाचा भिल्ल अठराशे पंचवीस. त्यानंतर मेजर याच्यामध्ये मोदींचं नाव आलेल आहे. कॅप्टन ब्रिग्जचं नाव आलेल आहे. शेख ढुल्ला हा पण एक भिल्लांचा प्रमुख होता. कॅप्टन ब्रिज कॅप्टन डूसार्ड खील नाईक okay त्यानंतर यान कश्या प्रकारे हे केलं. तर हे सगळं लक्ष्यात ठेवायचं. बद्दल विचारेल कारण बघा किती शांततेच्या मार्गातून त्यांचे problemsolve केले

पहिल्यांदा आपण समजून घेऊ. कि आपल्या महाराष्ट्रमध्ये अठराशे सत्तावनचा जो उठाव झाला हा अठराशे सत्तावन च्या उठावाचे काय पडतात आणि काय काय महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं. तर पहिल्यांदा बघा. ब्रिटीश राजवटीमधील सर्वात मोठा उठाव म्हणून इसवीसन अठराशे सत्तावनचा उठाव त्याच्याकडे पाहिलं जातं. आपल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या व्यक्ती स्वातंत्र्यवीर विदा सावरकर विनोद विनायक दामोदर सावरकर त्यास पहिले स्वातंत्र्यसमर म्हणून संबोधतात. ठीक आहे. स्वातंत्र्य समर म्हणतात ते अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर पहिल. त्यानंतर इतिहासकार नर पाठक याला शिपायांची भाऊगर्दी म्हणून संबोधतात. अठराशे सत्तावनच्या उठावाला त्यानंतर एक मात्र खरं की या उठावाने महाराष्ट्रातील जनतेला इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध पेटून उठण्याचा भाग पाडले. आणि त्यामध्ये काही मी शस्त्राचे उठाव केले तर काहींनी शाब्दिक असंतोष प्रकट केला. तर याच्या मध्ये पहिला नाव येतं. हे महत्त्वाचे व्यक्ती आहेत. रंग बापूजी. okay रंगो बापूजी गुप्ते आणि अठराशे सत्तावनचा उठाव काय आहे तुम्हाला यांच्याबद्दल माहित तर ते आपण बघूया. सातारचे छत्रपती प्रतापसिंह याचे यांच जे गेलेलं राज्य होतं ते परत मिळवण्यासाठी रंग बापुजी ने अविरत प्रयत्न केले होते. त्यांना इंग्लंडला ही जावे लागल परंतु तेथून हाताश होऊन परत यावं लागलं. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा देण्याचा विचार असताना महाराष्ट्रात अठराशे सत्तावन च्या उठावाची सुरुवात झाली होती. रंगो बापूजी ने याचा फायदा उठवण्याच ठरवल. त्यास युरोपियन अधिकार्‍याना ठार करायचं, सरकारी खजिना लुटायचा, कायद्यांची सुटका करायची त्यासाठी भोर पासून बेळगाव पर्यंत हिंडून मांग रामोशी कोळी यांना एकत्र करून सैन्य उभारलं. उठावासाठी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाठार, बेळगाव, कळंबी, कराड, आळले, देऊर इत्यादी ठिकाणं निवडली. परंतु त्यांच्या हालचालीचा सुगावा इंग्रज सरकारला लागला. सरकार सतर्क झालं. त्यांनी धरपकड सुरू केली. मात्र रंगो बापूजी भूमिगत झाले. आरोपींना फासावर लटकवलं गेलं.

अह सत्तावीस व्या regiment मधील भारतीय सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यांची regiment ची तिजोरी लुटली त्याने regiment ची तिजोरीची होती ती लुटली. युरोपियन अधिकारांच्या घरावर हल्ले केले.